हेअर कट करतानी दिसत आहे बाजूला एक ट्युबलाईट लागलेला दिसत आहे आणि एक टी_व्ही सुद्धा दिसत आहे आणि काही.--

आणि काही फॅन सुद्धा दिसत आहे एक स्टेज दिसत आहे स्टेज चा कलर हा व्हाईट कलर चा दिसत आहे स्टेज ला खूप फुलांनी सजवलेलं दिसत आहे.

पेंडॉल मध्ये एक माणूस सुद्धा दिसत आहे आणि काही चेअर ठेवलेला दिसत आहे चेयर चा कलर हा रेड कलर चा दिसत आहे.

बाजू बाजूला खूप सारे काच सुद्धा लागलेले दिसत आहे आणि काचा मधून एक बस सुद्धा दिसते आहे बसचा कलर हा रेड कलरचा दिसत आहे.

असं की मी या चित्रामध्ये बघत आहे हा एक रस्ता दिसत आहे रस्त्यावर काही लोकं सुद्धा दिसत आहे.

इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्स दिसत आहे बाजूला एक ए_सी सुद्धा लागलेली दिसत आहे ए_सी चा कलर --

व्हाईट कलर चा दिसत आहे आणि इथे एक फॅन सुद्धा लागलेला दिसत आहे आणि पाहण्याचा दृष्टिकोन खूप छान दिसत आहे. वरती छत सुद्धा दिसत आहे आणि छतला लाईट सुद्धा लागलेले दिसत आहे छतचा कलर हा--

आणि इथे एक रेलिंग सुद्धा दिसत आहे आणि काच लागलेला दिसत आहे काचामध्ये काही गाढ्या सुद्धा दिसत आहे गाड्यांचा कलर हा व्हाईट कलर चा दिसत आहे.

काही सामान हे रॅक मध्ये ठेवलेले दिसत आहे इथे काही साबण सुद्धा दिसत आहे.

आणि कॉन्टर वर छान तेलाची कॅन सुद्धा ठेवलेली दिसत आहे एका कॅन चा कलर हा ऑरेंज कलर चा दिसत आहे एका कॅन चा कलर हा येलो कलर चा दिसत आहे.

आणि ती पेंट ची कॅन दिसत आहे आणि तिचा कलर व्हाईट कलर आणि पर्पल कलर चा दिसत आहे.

बाजूला एक माणूस चेअर वर बसलेला दिसत आहे आणि तो फोन वर बोलतानी दिसत आहे इथे काही टायर ठेवलेले दिसत आहे टायर चे कलर आहे ब्लॅक कलर चा दिसत आहे.

असं की मी या चित्रामध्ये बघत आहे इथे ग्राउंड दिसत आहे ग्राउंड वर एक पॉलिथीन दिसत आहे पॉलिथिन ही येलो कलर ची दिसत आहे इथे काही जाडी सुद्धा लागलेली दिसत आहे.

जसं की मी या चित्रामध्ये बघते इथे खूप मोठा ग्राउंड दिसत आहे आणि ग्राउंड मध्ये एक विमान दिसत आहे विमानाचा कलर हा व्हाईट कलर आणि ब्ल्यू कलर दिसत आहे.